इथे मी बघतेय कि खूप सुंदर अस वातावरण आहे सर्व हिरवागार आणि मस्त पाणी वाहतय.

इथे मी बघतिये कि खुप खोल असा तलाव आहे. आजुबाजूला खडक आहे.

या चित्रात मी बघती आहे कि मोठी अशी बिल्डिंग आहे खाली पार्किंग साठी जागा सोडलेली आहे एक कार तिथे पार्क आहे.

अ इथे दिसतय कि रोहन चहा सेंटर चहा कॉफी दोन्ही पण मिळतय.

छोटी शी अशी टपरी आहे. दोन मुले तिथे उभी आहेत.

समोरच्या चित्रात दिसते मिठाई ची दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तिथे ठेवलीली आहे.

मोठा समुद्र आहे. साइडला छोट छोटे डोंगर आहे.

इथे दिसतय कि दोन माणसे हा स्लॅब फोडण्याचा प्रयत्न करता एत. हथोडी त्यांच्या हाथामध्ये--

ह्या चित्रात दिसतय कि हॉस्पिटल आहे.

डॉक्टर आहे. वेग-वेगळे मशीन्स लावलेलेत.

समोरील चित्रात दिसतय कि जाग जागी पूजा मांडेलल्या येत. अ तिथे बाया घुंगट घेऊन बसलेल्या दिसत आहेत.

अ या चित्रात दिसते की अ एक बाई झाडाना पाणी घालती आहे अ छोटी मोठी अशी अ प्रकारची झाडे आहे इथे साइड ला बिल्डिंगस आहे.

आ इथे छान अश्या छोट्या-छोट्या विध्यार्थ्याची शाळा भरली आहे.

हे दुसऱ्या बाहेर येत आहे.

इथे मला दिसत आहे की खूप छान छान असे झाड आहेत. डोंगर आहे निळे क्षार अस आकाश आहे.